सोबत मी पण गेलो बघितलं तर त्याच admission होत होतं. पण माझं वय कमी असल्यामुळे मला घेत नव्हते पहिलीमध्ये. मी खूप रडलो, खूप हट्ट केला. तर मला त्या वर्गात बसवून दिलं. नंतर हळू हळू त्या वर्गात मी एक set होऊन गेलो. नंतर मला जावं वाटेना आणि आणि माझा दाखला पण जास्त बसला. मग मी घेतलय शिक्षण तिथे. त्यानंतर माझा भाऊ आणि मी सोबत राहिलो. मित्र कमविले एक आणि दोन तीन चार अश्या बाराखडी अ ब क ह्या साठी खूप मार पण खाल्ला पाटील sir चा खूप मजा केली. पण तिची वेळ होती का माझी. पहिली ते सातवी

काहीच नाही आम्हाला फक्त एकाच गोस्टिच वेड. ती गोस्ट म्हणजे cricket खूप आवडायच. खूप म्हणजे खूप. जिवापाड प्रेम करायचो आम्ही तच्यावर लय प्रेम करायचो. पहिली ते सातवी गेली. मंग papa ना समजल की हा खूप cricket खेळतोय. तर papa नी bat सारखी एक काठी घेतली. मला खूप मारल.

तर papa मला खूप बोलायचे मारायचे पण नाही, मी नाही सुधारलो. कारण की मला जावस वाटत नव्हतं cricket पासून खूप आवडायचं न मला ते त्यामुळे नंतर तर सांगायचं झालं सातवी नंतर माझा दाखला काढला मामाच्या इथे शिकायला टाकलं मला. नंतर हरत हरत गेलो सर्वच हरत गेलो. माझे मित्र दूर झाले.

हरी शिंदे तो अजून पण सोबत आहे अन तो आयुष्यभर राहणार कारण की आपल कोणीही नसताना जे आपला सर्व काही असतं ते फक्त मित्र असतं. आणि हे जे वाक्य आहे हे जे definition आहे फक्त मित्रालाच लागते. तसा मित्र मी कामावला त्या बालपणातून तेवढेच एक गोस्ट चोरी करून ना मला आता cricket खेळता येतं खेळायचं जरी असलं तर ते मित्र नसतात. आपण bat पकडू पण ball टाकायला कोणी नाही. ball टाकायला कोणी आहे तर catch पकडायला कोणी नाही. सगळ्या गोस्टी हरवतो हो माणूस पण त्या मुळेच जे बाल पण आहे ना ते खूप गरजेचे आहे. कारण ते म्हणतात ना पुन्हा बालपण दे गड्या इच्छा आहे माझी जावं वाटतं मला खूप जावं वाटतं बालपणात. मज्जा असती ओ आजकाल तर ते mobile ते किडे mobile चे तेच चालू आहेत. आमच्यावेळेस आम्ही फक्त cricket खेळायचो. कारण की आम्हाला mobile वगेरे काही समजत नव्हते. आणि हा आवड पण नव्हती. मुळात ती मनापासून आवड नव्हती. नंतर आठवीला गेलो तिथून. शाळेमध्ये शिकलो. मंग तिथून जी माझी पायरी खाली खाली घसरत आली. मी हुशार होतो सातवी पर्यन्त खूप हुशार होतो. नंतर मग मी मट्ट मट्ट होत गेलो. मित्रांची संगत वाढली. खूप मोठा मित्र परिवार कमविला. आज जर मी मामाच्या घरी गेलो तर खूप सारे मित्र भेटतात. मी मामाच्या घरी गेलो तर मामाच्या घरी कमी आणि मित्रांच्या घरी जास्त राहतो. त्या नंतर कशीबसी आठवी काढली. नंतर तिथे थोडे problem असल्यामुळे मामाकडे पुन्हा माझा दाखला काढला.

पण तिथे छान होतं military ची शाळा होती. सैन्य शिक्षण होते तिथे. खूप छान होतं पण आम्ही त्या लायकीचे नव्हतो असं मला वाटतं कारण की आम्हाला तिथे करमत नव्हतं खूप रडायचो खूप भांडणं वगेरे व्हायचे ते एक शोषण केल्यासारखं मला असं वाटायच आतून मला असं feeling यायच. त्यामुळे मग मी ते hostel सोडून दिलं. नंतर मग मी आलो आमच्या तालुक्याच्या ठिकाणी तर शाळेचा time तुम्ही विचारूच नका. सात ते बारा दहा असा आमच्या शाळेचा time त्या time मध्ये मी सकाळच्या सात वाजेच्या bus ने घरून निघायचो. म्हणजे मी सहा वाजता उठायचो मग mummy tiffin बनवून द्यायची. मी आंघोळ करायचो खूप थंडी दिवाळीच्या वेळेस खूप थंडी असते सगळ्यांना माहिती आहे. त्या थंडीच्या time मध्ये मी शाळेला जायचो. ते पण bus ने माझा भाऊ असायचा मोठा तो अकरावी बारावीला असायचा. तर आम्ही bus नी जायचो. खूप आनंदात गेले ते दिवस नंतर papa ना कळाल. नंतर बारा पर्यन्त माझा शाळा असायची आणि नंतर मी पाच वाजे पर्यन्त tuition करायचो. तर papa ला कळलं की ह्याचे खूप त्रास होतोय याला. तर papa ने माझ्या साठी room बघितली. तर त्या रूम मध्ये होतो आम्ही तीन जन एक माझा भाऊ आणि एक पाहुणा तो पण माझ्या सोबतच होता पाहुणा आणि माझा भाऊ छोटा होता तो पाचव्या वर्गात शिकत होता. कसेबसे करून दहावी पर्यन्त शिक्षण केलोय. नंतर आकरावी बारावीला मी एका collage ला अॅडमिशन घेऊन दुसरे class लावले. म्हणजेच बनसोडे class नावाचे class लावले. त्या class मध्ये खूप मित्र ते तर माझा bad

कुठे admission घ्यावा. कुठे admission घ्यावा. काहीच कळेना सगळे मार्ग बंद पडले. इतका रडलो इतका रडलो की बस्स सांगूच शकत नाही. खूप tension अल्ता मला नंतर जीवनात मला काय कराव काहीच कळत नव्हतं कुठून देवांन सदबुद्धी दिली मला मी चांगल्या ठिकाणी आलो. ते म्हणजे B. sc Nursing मी B. Sc Nursing ला admission घेतलं. आता मी B. Sc Nursing fourth year ला आहे. खूप खूप आठवणी दिल्या मला ह्या course ने ह्या collage नी. माझं collage खूप सुंदर माझं जे teaching staff आहे. तो पण अतिशय छान आहे. माझे मित्र खूप जिवलग आहे मला. आणि मला आवडतात पण विषय कसा आहे माहिती आहे का? जे ज्यांच्या सोबत आपली chemistry किवा आपल वातावरण जुळते ना. ते आपल्याला खूप आवडायला लागतात. आणि तसेच खूप काही नमुने मी कमविले. ते माझ्या सोबत आहेत. आम्ही सोबत जगतो, सोबत enjoy करतो. मज्जा येते. असं करता करता माझ्या जीवनाचे four pair पर्यन्त आलो. मी आता बावीस वर्षाचा आहे. खूप आनंद दिले खुश जीवनाने काही दुक्ख पण दिले. म्हणजे मध्ये मध्ये आजी आजोबांचे death वगेरे झाली तर खूप त्रास झाला मला. हे बघा हे तर जीवन आहे. असल्या गोस्टी होणारच पण प्रत्येक problem ना सामोरे जान हे जीवनात खूप गरजेचे आहे. कारण की जीवनात आपल्याला आपला जो goal असतो ना त्यात खूप अशी distraction येत असतात. जे आपल्याला आपले एक जे goal असतो त्या पासून दूर घेऊन जातात. असे खूप काही distraction मला पण आले. कोठे कोठे गुतलो कोठे कोठे समोर गेलो. कधी कधी गुतलोच आणि गुतलेलोच. असं माझं जीवन आहे. पण ठीक आहे. काही वाईट होण्यामागं पण देवाचा काही चांगला मनस्त आहे. आपल्याल देव काहीतरी चांगलं देईल ह्या अपेक्षेने पुढे जगत राहावं. आणि हाच माझा जीवनाचा एक चांगला नियम आहे. मला माझ्या जीवनावर खूप प्रेम आहे. आणि कायम राहील. HALLO सिननू

का रे बाबा काय झाल पाऊस पानी चालू आहे की काय तिकड पाऊस हा पाऊस तर तू विचारूस नको काल नुसत आभाड भरून आल नायका नुसत आभाड भरून आल मला वाटल फूल पाऊस सुटेल नाहीका दादा आलेला होता माझा

तर मग त्याने नवीन नवीन गाडी वगेरे घेतलेली आहे हो का कोणती घेतली रे बाबा गाडी त्याने त्याने म्हणजे कारीजमा घेतलेली आहे पण त्याला खूप आवडते BRO ती अशी म्हणजे मस्त चालते ते गाडी मला मला पान आवडते कोणत्या दादा ने घेतली आहे कोणत्या दादा ने घेतली त्याच नाव काही तरी रवी म्हणून आहे वाट हा रवी दादा रवी दादा बरोबर रवी दादा होता काय

चांगली आहे रे गाडी KARIZMA गाडी चांगली आहे रे मस्त आहे कोणत्या COLOUR मधली आहे त्याची त्याची YELLOWCOLOUR ची म्हणजे पिवड्या ची आहे एकडूम मस्त पिवड्या COLOUR ची आहे का छान आहे रे मला पण मला आवडते मस्त गाडी आहे तुझ्या कडे कोणती गाडी आहे माझ्याकडे ACTIVA आहे FIVE G अच्छा ती पण चांगली रे आहे एकादी गाडी पाहिजे माहिती आहे का मग काय जान येण COLLEGE वागेरे त्याचवरस करत अशील

COLLEGE वगेरे किवा घरचे काही काम वगेरे ACTIVA वरच करतो अरे ACTIVA सोपी पडते न समोर जागा वागेरे आहे ना तर मग अच्छा अरे मी काय म्हणत होतो ऐक ना ते आपल्याला नाही का आपण आता घर बंदु लागलो इकड गावाकडे

हा ना हा ना हा ना माझ्या कड सध्या ही बघ एक तर आहे ना अं GERMANSHEPARD आहे आणि LAB आहे आणि तर कस राहील माहिती आहे का

परवडल तुला कारण कस आहे माहिती आहे का अं LAB म्हणजे

मला वाट की नाही ते rottweiler च नाव ऐकलेल आहे करणकी ते खूप DANGER कुत्रा असत ते

तर त्या कुत्र्या कुत्र्या बद्दल चालू आहे माझ की एक rottweiler च अं काय म्हणतात अं पिल्लू वगेरे पाडू म्हणून हा करांकि मी म्या म्या अस ऐकल आहे की ते दोन rottweiler चे कुत्रे जंगला एक जंगला मध्ये सोडल तर एक वाघाचा शिकार करतात खरी घोस्ट आहे का ही ही गोष्ट एकदम खरी आहे करांकि कस आहे माहिती आहे का ते कुत्रे आहे ना खूप रागीट आहे खूप म्हणजे खूप रागीट असतात आणि त्यांना म्हणजे हाय न जर वेडेवर जेवण वागेरे दिल नाही ना

हा जेवण वागेरे दिल नाही त्यांना तर मग ते अस अं म्हणजे एकदूम वेगडेच वातावरण म्हणजे वेगडेच ही करतात विचार वगेरे म्हणजे ते आपल मालकवर पण हमला करू शकतात का का मालकवर नाही करत नाही मालकवर पण करू शकतात एकांद्यावेडेस म्हणजे कस आहे माहीत आहे का अं कधी कधी समजा एक तर चार पाच कुत्रे आहे ठीक आहे तर त्या ROTWHEELER ला आहे न नेहमी अं घरात बांधून ठेवल ना

बांधून ठेवल तर तर चईने मुदे कारण त्याला थोडस फहिरेल वागेरे भेटत नाही ना तर मग तो रागीटस बणार आहे कारण कसे आहे माहिती का खूप घरामध्ये आस असत की अं कुत्रा म्हटल की म्हणजे जे मोठे मोठे जे लोक आहेत ना ते श्रीमंत लोक वगेरे ते घरा मध्येस ठेवतात त्या पिल्लं ना वगेरे नाही का मग ते गादी वर खेडतील नाही तर मग पुन्हा नाही यार आपल आपण कुत्राचा लाड एवढ नाही करणार आहे

तर आपल्या शेता मध्ये कस गहू पेरलेले आहे न तर कस ते रानटी डुकर ते थोडस आपल्या जे आपल उत्पन्न आहे जे आपल्या शेती मधल जे माल वगेरे आपण जे लावल आहे तर काय करू लागले ते नाही का संपवू लागले खाऊ लागले आहे त्याचा लय त्रास आला आहे मला ते रानटी दुकरांच कस काही ना काही तरी लवकर बंदोबस्त कारव लागल त्याचा मूड माझा विचार चालू आहे

चालेल ना मी काय करतो माझ्या कडे एक आता काय जून चालू आहे ना जुलै च्या FIRST FIRST म्हणजे पहिल्या याच्या मध्ये अं पहिल्या हप्त्या मध्ये त्यांना बघ पिल होणार आहे माझ्या माझ्या कुत्री ला ठीक आहे

हा तर तुला कुत्रा पाहिजे की कुत्री पाहिजे आता मला वाट मी कुत्रा पाडाव काय वाट ते बघू कुत्रा नाही तर कुत्री काही तरी वेडे वेडेवर वेडे वेडेवर काही ना काही तरी ठरऊ घरच्यांना बोलून घरचे कधी बोले कुत्रा पडायच तर कुत्रा पाडू आणि कधी घरचे बोले कुत्री चांगली राहील तर कुत्री पाडू तुझ्या हिशोबणे काय बर राहील

तर शेता वर ठेवायच म्हटल्यावर तू काय एक एक दोन वर्ष साथी तर नाही ठेवणार कमीत कमी अं तुला एक सात आठ वर्ष तरी ठेवा लागेल तित बरोबर ना नाही म्हणजे आस नाही आहे ते पूर्ण आपल जे कुत्रा जे आहे ते पूर्णपणे शेती शेतीवर नाही राहणार ते कुत्रा म्हणजे कस माहीत आहे का ते आपल्या घरी पण राहील पण आता राखण म्हणून ठेऊ न आपण त्याला तित

चालेल न चालेल न ही बघ मी काय करेल बघ आता तू माझा मित्र आहे तर मग तुला आहे ना MALE आणि FEMALE दोन्ही पण देऊन तकील काही विषय नाही अच्छा म्हणजे मला तू जोडा देतोय का

कुत्रा कुत्रा च्या जोड्या देतो हा तुला जोडा देऊन देईल direct म्हणजे त्याचाने कस आहे माहीत आहे का ते दोघ पण सोबत राहतील ना तर मग म्हणजे आहे ना tension नाही राहणार तुला कोणत्याच प्रकारच नाही का हा म्हणजे कुत्रा ला कुत्राला एकट एकट पणा वाटणार नाही सोबत साथी दार असला तर

आणि ते घरचयन सोबत मिडून राहतील ना तर मग घरचे म्हणजे आस त्यांच पण मन लागेल ना रे कारण कस आहे नुसते काम करून करून सगडे थकून जातात बरोबर ना

हा मग त्याचमुडे कस आहे थोडस थकल वागेरे तर मग ते

हा ना शेट READY आहे गावाकडे येतो कधी येतो

ये ना गावाकडे ये मस्त कस गावाकडे कस मस्त आपण शेतीमध्ये कांदे वगेरे पेरलेले आहे गहू वगेरे पेरलेले आहे कांदे घेऊन जा घरी

ये मस्त पैकी राह मस्त भाकर वागरे बनवते आई च्या हाताची भाकर वगेरे बनवायला लावतो आई ला चांगल मटणाचा रसा वगेरे मस्त चुरून खा या कधी तरी पाहूनचार करायचा तुम्ही आम्हाला देता का नाही कधी ना कधी या त काही तुम्ही आले गावाकडे आले त आम्ही पाहुणचार तरी करू तुमचा आता आम्ही औरंगाबाद ला आल्याचा नंतर तुम्ही यांचा पाहुणचार करता आम्ही आल्याच्या नंतर तुम्ही आले तर मग आम्ही पण करू ना आम्हाला पण द्या ना कधी ना कधी तरी

पाहुणचार करायची आम्हाला संधि संधि कधी देणार तुम्ही मी काय करेल माहीत आहे का आता जुलै मध्ये आहे ना जुलै मध्ये तिला पिल होईल माझ्या कुत्री ल ठीक आहे अं

आणि आम्ही मग काय करतो माहीत आहे का एक एक महिना एक कीव दिढ महिन्याचे झाले ना तर मग आम्ही पिल विकायला सुरवात करतप ठीक आहे तर आता कस आहे तुला पाहिजे तू जवडचा असल्यामुडे

हो हा मग ते INJECTION वागेरे दिल्या च्या नंतर तुला मग येईल मी तुझ्या आपल्या आपल्या गावी येईल आणि काय आहे ते तुला सांगेल कश्या प्रकारे सामबाडायच आहे त्यांना ये न ये न ये न ये न ये न अम अमरावतील ये तू अमरावतील आला ना तर भेट मला अमरावतील जेव्हा येशील ना तू तर मला पहिले PHONE करशील म्हणजे कस मी तुला नाहीका BUSSTOP घ्यायला येईल म्हटल

चालेल ना चालेल ना अमरावती ला आलो ना की येईल मी तिकडे कारण कस आहे माहीत आहे का आमरावतीला आहे ना PAPA अजून दोन तीन कुत्रा दिल आहेत माहीत आहे का पण कस आहे नेमक कुठ दिल आहे त्यांनास विचारव लागल नेमक नाही आता तुझ्या वडीलाना ना सांग मला पण द्या म्हणून एखादी कुत्रा छानस

म्हणा मित्रा म्हणा मित्रा ला लागत म्हणा शेती वर ठेवायला शेत आहे म्हणा मित्रा च मोठ तर ते काय आहे शेता मध्ये डुक्कर येऊ लागले म्हणा ठीक आहे ना ठीक आहे ना तस म्हण वडिलांशी मग बाकी काय म्हणते वडिलांची तब्येत काय आहे तब्येत म्हणजे आता मस्त एकदम मजेत आहे सगडे एकदम खाऊन वगेरे खाऊन पेऊन मस्त आहे तिकडे कशे सगडे अरे इकडे सर्व मस्त आहे ताई ची पन आता दहावी झाली ताई पण हिती दहावीला

आता तीच तेस चालू आहे आता कोणत्या COLLEGE ला घ्यायच काय नाही ADMISSION वगेरे आता तेच बघून लागलो कुठे कुठे कुठे कोण कोणत्या मध्ये प्रवेश चालू आहे आता मला तीच पहिले नीट पित करायच आहे की तिला कोणत्या क्षेत्र मध्ये शिक्षण घ्यायच आहे आता त करायच आहे आता तीच तीच तीच तिची आई वडील बघटीलस ना तिला म्हटल तुझी तुझी पण आवड सांग म्हणून घरच्यांना

तुला जे वाटल ते कर म्हणाल घरचे काय नाही नाही तर म्हणार तर नाही आहे आता आपल्याला पण कुठे घरच्यांनी थांबवल होत कोणत्या गोष्टी बद्दल कोणत्या शिक्षणा बदल

आता का नाही शेत शेता वर जायचं वेड झाला माझा शेताला जाऊन येतो मी आता चक्कर मारून येतो शेट मध्ये एक फेरफटका तू शेता मध्ये जाऊन ये काम वगेरे कर आणि मग वेद भेटला तर CALL कर उद्या चालेल ना तुला ऊ उद्या वगेरे पहाटे फोन लावल मी

हो चालेल हो चालेल ठेव ना ठेव ना हो ठेवतो शेतकरी. जगाचा पोशिंदा रात्रं-दिवस काबड कष्ट करून शेतकरी अन्न धन्य पिकवतो शेतकरी शेतात राबतो म्हणजे अर्थव्यवस्थेची चाके चालतात.

हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. शेतकरी उद्योगधंदे पशुपालन आणि मानवी जीवन अवलंबवू शकतो. शेतीची चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होणार झाल्या शिवाय पर्याय नसतो कारण अन्न-धान्य भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ या सारखे जीवनावश्यक बाबींचा निर्माता हा शेतकरी म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटला जातो. समाजव्यवस्था अबादित राहावी म्हणून ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा आशा आपदांचा कसलाही विचार न करता, न थांबता बारा माही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय. या कृषि प्रधान देशात शेती व शेतकऱ्याना अर्थात जगाचा पोशिंद म्हणल जात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी या शेतकरी निष्ठेने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात थेट शेतकऱ्यांचा बांधावर अभिनव संकल्पनात शेतकरीपुत्र प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनी सर्वप्रथम सुरू केली. आजही एक थेट बांधवांवर शेतकरी सन्मान शेतकरी कृतज्ञता व शेतकरी समुदेशांचे

शेतकऱ्याचा इतिहास शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. तिचा उगम आधी मानवाच्या विचारातून आणि स्त्रियांच्या लागवड तंत्रातून झाला. भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते म्हणून भारताला कृषी प्रधान देश असे म्हटले जाते. मान्सून वर आधारित शेती मान्सून वर आधारित शेती ही एक नैसर्गिक जीवन पद्धती आहे. महाराष्ट्रातील शेतकरी इतिहास लिहिणे, अभ्यासणे आणि जतन करणे आवश्यक आहे. जगाचा पोशिंदा प्राचीन काळापासूनच व्यवस्थेचा बळी असतो. पहिले शेतकरी मुख्यमंत्री ते शेतकरी कैवारी कृषी प्रधान देश अशी कृषीप्रधान महाराष्ट्र म्हणून आपल्या देशाची व महाराष्ट्राची ओळख आहे. शेतकरी म्हणजे शेतात राब राब राबणारा शेती करणारा वर्ग देशाच्या स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्यानंतर व

याच महाराष्ट्रातून देशाला वसंतराव नाईक यांच्या रूपाने पहिला शेतकरी मुख्यमंत्री मिळाला. वसंतराव नाईक हे आत्ताचे प्रगतशील शेतकरी होते. आत्ताचे प्रगतशील शेतकरी होते. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहणारा मान त्यांनाच मिळाला, यामागे शेती यामागे त्यांची शेतकरी प्रति असलेली निष्ठा आणि

शेतकरी कष्टकरी वर्ग आहे. महाराष्ट्र शासन कृषी प्रधान असणाऱ्या महाराष्ट्राचा पावन पर्व म्हणून मानला जाणार आहे. कृषी दिन हा दिवस हरितक्रांती व श्वेतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. आधुनिक गीत रामायणकार रामायणकार ग. दि. माडगूळकर यांनी तर शेतकऱ्यांचे कैवारी मानले मानले. वसंतराव नाईक यांच्या शेती व शेतकरी विषयी निष्ठा

शेती करताना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा आणि शेवटी जेथे तो त्याच्या उत्पादित शेतमाला होतो ती बाजारपेठ त्याची शेती सर्व काही आहे सर्व काही असते. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे कळत नकळत या शेतकऱ्यांवर अवलंबून असतात. शेतकऱ्यांवर येणारी संकट शेती करताना शेतकऱ्याला बे मुसळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ बाजारपेठेतील बाजारभाव बाजार भावात होणारी घसरण शेतीतील सावकारांकडून किंवा बँकेतर इत्यादींकडून घेतलेले कर्ज परतफेडची मुदत